व्हेरिएबल्स इन पर्लवरील पाठात आपले स्वागत
या पाठात पर्लमधील व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ
येथे उबंटु लिनक्स1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल5142 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 तसेच गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरू
तुम्ही कुठलाही टेक्स्ट एडिटर निवडू शकता
पर्लमधील व्हेरिएबल्सः व्हेरिएबल्सचा उपयोग टेक्स्ट स्ट्रिंग्ज नंबर्स किंवा ऍरे संचित करण्यासाठी केला जातो
एकदा व्हेरिएबल घोषित केल्यावर ते स्क्रिप्टमधे वारंवार वापरता येतात
स्केलर व्हेरिएबलमधे एकच व्हॅल्यू संचित करता येते जी स्केलर असते
स्केलर व्हेरिएबल डॉलर चिन्हा द्वारे घोषित करता येतात
व्हेरिएबल घोषित कसे करायचे ते पाहू
जसे कीः डॉलर प्रायोरिटी सेमिकोलॉन
पर्लमधे व्हेरिएबलच्या नावाचे अनेक प्रकार आहेत
व्हेरिएबल्सची सुरूवात अक्षर किंवा अंडरस्कोरने व्हायला हवी
आणि त्यात अक्षरे अंक अंडरस्कोर किंवा ह्या तिन्हींचे मिश्रण ह्यांचा समावेश असू शकतो
कॅपिटल अक्षरात घोषित केलेल्या व्हेरिएबल्सला पर्लमधे विशिष्ट अर्थ असतो
त्यामुळे कॅपिटल अक्षरात व्हेरिएबल्स घोषित करणे टाळा
आता टर्मिनल उघडा आणि टाईप करा गेडीत व्हेरिएबल्स डॉट पीएल एम्परसँड एम्परसँड मुळे टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट अनलॉक केला जातो
एंटर दाबा
ह्यामुळे variablesपीएल ही फाईलgedit ह्या टेक्स्ट एडिटरमधे उघडेल
डॉट पीएल हे पर्ल फाईलचे डिफॉल्ट एक्स्टेन्शन आहे
फाईलमधे टाईप करा डॉलर प्रायोरिटी सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
अशाप्रकारे प्रायोरिटी हे व्हेरिएबल घोषित केले आहे
वापर करण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करण्याची गरज नाही
तुम्ही कोडमधे ते थेट वापरू शकता
आता प्रायोरिटी ह्या व्हेरिएबलला न्युमरीकल व्हॅल्यू देऊ
त्यासाठी टाईप करा डॉलर प्रायोरिटी स्पेस इक्वॉल टीओ स्पेस ओने सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
पुढे टाईप करा प्रिंट स्पेस डबल कोट वॅल्यू ओएफ व्हेरिएबल is डॉलर प्रायोरिटी स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
स्लॅश न् हे न्यू लाईन कॅरॅक्टर आहे
आता variablesपीएल ही फाईल सेव्ह करा
येथे ही फाईल homeअमोल ह्या डिरेक्टरीत सेव्ह होणार आहे
फाईल सेव्ह करा
आपण बनवलेल्या variablesपीएल ह्या फाईल्सच्या परमिशन बदलू
हे करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा चमोड 755 व्हेरिएबल्स डॉट पीएल हे फाईल रीड राईट आणि एक्झिक्यूट करण्याचे हक्क देईल
ही पर्ल स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा पर्ल हायफेन सी व्हेरिएबल्स डॉट पीएल हायफेन सी स्विचमुळे दिलेला पर्ल प्रोग्रॅम कंपाईल होतो
सिंटॅक्स एररसाठी तपासला जातो
एंटर दाबा
हे स्क्रिप्टमधे सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते
आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल व्हेरिएबल्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दिसेल
आपण घोषित केलेल्या व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देखील प्रदान करू शकतो
टेक्स्ट एडिटर विंडोवर जा
डॉलर प्रायोरिटी इक्वॉल टीओ oneऐवजी टाईप करा डॉलर प्रायोरिटी इक्वॉल टीओ एकेरी अवतरण चिन्हात हाय लक्षात घ्या असाईनमेंट उजवीकडून डावीकडे इव्हॅल्युएट केले जाते
स्केलर कुठल्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतो
स्ट्रिंग किंवा संख्या
ही फाईल सेव्ह करा
पुन्हा एकदा स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टाईप करा पर्ल हायफेन सी व्हेरिएबल्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
हे कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते
कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल व्हेरिएबल्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
आपल्याला अशाप्रकारे आऊटपुट मिळेल
पुन्हा टेक्स्ट एडिटर विंडोवर जा
तुम्ही स्केलर्स दुहेरी अवतरण चिन्हातील स्ट्रिंगमधे असेही वापरू शकता
डॉलर प्रायोरिटी दुहेरी अवतरण चिन्हातString फाईल सेव्ह करून बंद करा
आता अनेक व्हेरिएबल्स कशी घोषित करायची ते पाहू
त्यासाठी टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडू
टर्मिनलवर टाईप करा गेडीत मल्टीवर डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे मल्टीवर डॉट पीएल ही फाईल टेक्स्ट एडिटरमधे उघडेल
आता टाईप करा डॉलर फर्स्टवर कॉमा डॉलर सेकंडवर सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
डॉलर फर्स्टवर ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डॉलर secondVarमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा डॉलर फर्स्टवर स्पेस इक्वॉल टीओ स्पेस डॉलर सेकंडवर सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
ह्या व्हेरिएबल्सवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गणिती क्रिया करता येऊ शकतात
हे पर्लद्वारे कसे करू शकतो ते पाहू
टेक्स्ट एडिटरवर जा
ह्या दोन्ही व्हेरिएबल्सला 10 ही व्हॅल्यू देण्यासाठी टाईप करा डॉलर फर्स्टवर इक्वॉल टीओ डॉलर सेकंडवर इक्वॉल टीओ टेन सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
आता व्हॅल्यूज दाखवण्यासाठी टाईप करा
प्रिंट डबल कोट firstVar डॉलर फर्स्टवर एंड secondVar डॉलर सेकंडवर स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन आणि एंटर दाबा
ही फाईल सेव्ह करा
दोन व्हेरिएबल्स मधील व्हॅल्यूची बेरीज करू
त्यासाठी टाईप करा
डॉलर एडिशन स्पेस इक्वॉल टीओ स्पेस डॉलर फर्स्टवर प्लस स्पेस डॉलर सेकंडवर semicolonआणि एंटर दाबा
आपण एडिशन हे व्हेरिएबल आधी घोषित केलेले नाही
पुन्हा एकदा additionह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा प्रिंट डबल कोट एडिशन इस डॉलर एडिशन स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन ही फाईल सेव्ह करा
फाईल पुन्हा कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा पर्ल हायफेन सी मल्टीवर डॉट पीएल कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करू शकतो
त्यासाठी टाईप करा
पर्ल मल्टीवर डॉट पीएल हे हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवेल
अशाप्रकारे वजाबाकी गुणाकार व भागाकार करून बघा
मी येथे कोड लिहीला आहे
ही फाईल सेव्ह करून बंद करू
फाईल कंपाईल करण्यासाठी टाईप करा
पर्ल हायफेन सी मल्टीवर डॉट पीएल कोणतीही सिंटॅक्स एरर नाही
त्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी पर्ल मल्टीवर डॉट पीएल कार्यान्वित केल्यावर असे आऊटपुट मिळेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
ह्यात आपण शिकलो पर्लमधे स्केलर व्हेरिएबल्स घोषित करून त्यांचा वापर करणे
असाईनमेंट
नंबर व्हेरिएबल घोषित करा
त्याला 10 व्हॅल्यू द्या
घोषित केलेले व्हेरिएबल दाखवा
दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स घोषित करा
त्यांना नमस्ते आणि इंडिया या व्हॅल्यूज द्या
दोन्ही व्हेरिएबल्स एकापुढे एक दाखवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद